त्यामधे पांढऱ्या रंगाचे ढग दिसत आहे रस्त्यावरती एक माणूस उभा आहे रस्त्याच्या आजूबाजूला लाल रंगाच्या कुंड्या लावलेल्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा हिरव्या रंगाची झाड लावली आ--

एक चर्च दिसता आहे त्या चर्च मध्ये पांढऱ्या रंगाच्या मुर्त्या आहेत त्या मूर्त्यांना फुलांचे हार घातलेले आहेत ते फुलांचे हार गुलाबी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे दिसत आहे.

फुलदाण्यांचे दुकान आहे त्या दुकानांमध्ये खूप सारे काचेचे कपाट दिसत आहे त्या कपाटांमध्ये खूप साऱ्या फुलदाण्या ठेवलेल्या आहेत त्या फुलदाण्या लाल आणि पांढऱ्या रंगाच्या आहे.

बाजूला एक खुर्ची ठेवलेली आहे खुर्ची राखाडी रंगाची दिसत आहे आजूबाजूला हिरव्या रंगाची मोठी झाड सुद्धा आहेत वरती निळ्या रंगाचे आकाश आहे त्यामध्ये पांढऱ्या रंगाचे ढग दिसत आहे.

एक क्लासरूम आहे त्या क्लासरूम मध्ये एक फळा ठेवलेला आहे तो फळा पांढऱ्या रंगाचा आहे. वरती पांढऱ्या रंगाची लाईट लावलेली आहे तसेच एक मधी बल्ब लावलेला आहे तो बल्ब तो सुद्धा पांढऱ्या रंगाचा आहे.